हम्म हम्म तेच हा तुम्हाला काहितरी असा वेगळा आणि

तुमच्यात काहितरी असा skillful हवा तरच मग तुम्हाला चांगला job मिळेल आणि तुम्ही टिकू शकता पुढे जाऊन. तेच तर कितीही आपले marks तरी रिकामे राहिले तरी, college मधे तरी Job नाय भेटात unless and until तुमच्याकडे काही skills असता असतील हा ना आणि ते useful असतील तेच आता आता आपल्या पण college मधे बघितलास ना कि अ अं पाहिलंदयातरी अ अ अपल्या college मधे जास्त जास्त ते अजून नोक नोकरांसाठी जाग आलेला आहे कारण मला आधी वाटत होता कि college असा काही फार महत्व ठेवत नाही पण आता समजला कि चांगला college खूप महत्वाच असत.

तेच आता त्या जे आहे ते आहे

इथं ते बघू. Through out the year companies वैगरे येणार त्याच्यात try करत राहो. आणि मग

हा ना, मंग तु direct म्हणजे straight company साठी जाणार आहेस का? अ या उच्चय शिक्षणासाठी कुठे बाहेर जाणार आहेस? नय, नय, नय आधीतर job च घेई काही समोर शिकणावर काही नाही हो ना, माझा पण तेच चालू आहे. एक दोन वर्षा चांगला अनुभव मिळालाना कि आपल्याला काळता येईल उच्च शिक्षणासाठी बाहेरचा. आता आता तर हम्म के मी म्हणजे senior वैगरे विचारला होता just सध्या evaluate किवा म्हणजे higher study वागेरे कसे जायचा त्यांनी पण हेच recommend केला कि atleast दोन वर्षा तु JOB घेऊन घ्या pressure जरा tight असतो तो म्हणजे निघून जातो काही अजून काही basic experience येऊन जाते मग ते जॉबच तू कुठेपण try कर. तर एक side job म्हणा कि side income म्हणाल अपल्याला थोडासा म्हणजे source of money पण जाहिल अजून अपला शिकणं पण सादर राहीलते राहते एक age provide करतात ते हाअं तेच आणि दोन वर्षा जेव्हा नोकरी करता - करता थोडा अभ्यास केलातर ते अपल्या हा अ उच्च शिक्षणासाठी GR score वागेरे लागताना तो पण चांगला करता येईल आपल्याला. हम्म हम्म बरोबर आहे. तू लिंक्डइन वरवरती active आहे का?

त्याला लिंकडीनवर मधुन ओळखी निर्माण झाला आहे आणि त्याच्यातुन लागला मंग मला थोडासा तसे काम वाटते समजायला. आता मी आता चालू केला आहे हळू -हळू. ते सगळे आता आता माझे profile वैगरे हाय पण अजून त्याचात काय update वागेरे नाही केला आता ते सगळे चालू आहे तर ते करण्यासाठी update वैगरे अच्छा - अच्छा - अच्छा लिंकडीनवर पण फारच गोष्टी आहेत. ते म्हणजे तिथे connections वैगरे पण बणतात अजुन तिथ कशी काही लोका असतात hiring साठी आपण त्यांलापण direct approach करू शकतो कि आम्ही, अमच्याकडे हा हा skills set आहे तुम्ही अमच्या एकदा RESUME वरची overlook काडून बघा तर तुमचा requirements जर align करत असेल तर आम्ही एक opportunity दया म्हणजे काम बनता येते काय तर तेच ते आहे खूप अशे आता नवीन -नवीन अ platform open झालेले आहे ज्याच्याकडून आपण नोकरी मिळू शक्तो पण आता तोच होते कि शातून जायचा आसेल तर तुम्हाला काहीतरी तुमच्याकडे अशी जी skills हवेत कि दुसऱ्यांकडे नको असावे किवा तुमच्याकडे जी skills आहेत ते एकदम तुम्ही त्याच्यात कुशल असावा. हा - हा, तेच एकदम म्हणजे top one percent जसे के जसे म्हणते आपल्याला. हम्म हम्म अपल्या अभ्यासक्रम पण बघितला असता त्या गोष्टीला विचारात घेता असा काय हळू -हळू बदलत आहे.

अपला अभ्यासचा पण म्हणतात कि त्या गोष्टीला त्याचा हे नवीन हा या जगाचा लाज अनुग्रह अनुसर होन बघितला आता बघितलासना आपल्याला machine learning सारख्या गोष्टी आहीतात का? हा - हा, बरोबर - बरोबर! म्हणजे by the time college पण जे status असत्तात ते acquire करत आहेत अजून पोरांना पोरांना करायला लावत आहेत ते.

होणं अ सुप्रवा परवा झालेला तो पेड ए दिलास का एक company साठी test होती. हा - हा, हो - हो दिली होतीना मी. आह ते कसले आले काय सगळे म्हणजे प्रशन होते ते. नाय रे! coding questions झाले नाही अजुन aptitude पण काही काय म्हणजे solve नाही झाले अजुन माझे.

नाही माझा पण तोच problem झाला म्हणजे मी काय केलो पहिल्यांदया माझ्या यहाचे अ MCQ सोडोवला त्याच्यानंतर दोन बुद्धिमतेचे question सोडोवला आणि ते सोडोता -सोडोता ते काहितरी साठ questions होते. तर ते सोडोता -सोडोता आणि एक तास पंधरा मिनटा सोडोता आणि त्याचात मग ते शेवटी ना मला वेळस नाय मिळाला त्याच्यावरच्या main प्रश्नांसाठी अरे यार! हो ना, तोच ते problem झालाना तो राहिला माझा प्रश्न हम्म हम्म कधी - कधी नय का जेव्हा आपण apply वागेरा करतोना तेव्हा हे काम येते आपल्या. Luck factor पण खुप depend करते काही हो रे खुप! म्हणजे luck factor कुठेना -कुठे, कधीना - कधी होतोच, आता आपण हा मुलाखतीसाठी गेलो आणि काही - काही असा असता कि

फक्त एक ह्फतावर केलेल्या प्रोजेक्टवर आणि त्याचा सांधरभात प्रशना विचारतात आणि कधी - कधी असा असता कि काहीपाण कुठलापान प्रश्न विचारतात. ती पण एक गोष्टा आहे जी आपल्याकडे हातात नासते त्यामुळे जेवडा होते तेवडा आपण करून जायाचे गोष्ट आपल्याहातात

आता परवाच्या ज्या एका टेस्टचा result पण आला. मला वाटते आ पल्या कॉलेजमधणा काहीतर अ अ काहीती Computer Science ची नाय - नाय एक किवा दोनच झाले आहेत ते.

मग सगळ्याभरुण आयाक मला वाटते तरीपण आठ किवा दहा मुले घेतले असतील आणि मग अपल्या वर्गतील दोन घेतले असतील. अच्छा - अच्छा! हा खुपचा म्हणजे बघना जवळ -पास पंधराशे मुले बसली होती. त्यातुन त्यांनी दोन दोन म्हणज आ पल्या आपल्या कॉलेजमधले मला वाटता एक पाचश्या मुलांनीतरी दिला असेल अर्ज मध्ये

Test दिला असेल पाचश्यामधले दोन घेतले फक्त तेच तर असे जर चालले राहिलातर मग खूप अवघड होईल मुलांना नंतर -नंतर नोकरी शोधण्यासाठी. हम्म हम्म हम्म बरोबर आहे

हो, ना, आता परवादिवशी बघितलास ना माघच्या आठवड्यात वाटतं भारताने लोकसंख्यामधे चायनाला पाठीमाघ्ये टाकून अह जगातला सगळ्यात जास्त लोकसंख्याचा देश म्हणला अरे बापरे! इथे लोकांना jobs कमी आहेत आणि लोकसंखीय वाढत चाली आहे. तेच ना तेच पहला तेच मंग त्याच्यावर हे चालू होतो, एका - एक बातमी चैनल बघत होतो तर तिथे त्यांचा हा त्याचा क्षेत्र होता

मग त्याच्यात पण म्हणजे अह असे म्हटले तर. इतका छोटा अ देश म्हणजे आपल्या यहाचा surface इतका छोटा आहे त्याच्यात इतकी साऱ्या लोका हम्म हम्म ते तेच आहे के जेवण कमी खाणारे खुप सारे आहेत. हा ना आता उपलब्ध संसाधने कमी आहेत आणि, संसाधने वापर करणारे खुप आहेत तेच ते, बरोबर - बरोबर.

आणि तज्ञ्च्ग्या च्या मधी तरी RECESSION नचा अजून दोन - तीन वर्ष तर ते नाही जाणार. नाही, दोन दिवस झटपर्यंत पोरा मारकीटला stability नाही घेऊन जात तथपर्यंत जाणारच नाही. कारण बघ ना तेथे खुप साऱ्या गोष्टी येतात त्याचा विचार करावे लागतात आत रशिया युक्रेन च युद्ध झाला. आता आता परदिवशी जे market अ त्या याच अडाणीच. ते बघितलास ना तेतेच stocke पण त्याचे पडलेत काय हा ना, कुणला वाटला पण नव्हता असा अदानीचा असा होवू शक्ता, आता तरी तो मला वाटते, तुला माहित का तो तिसरा जगातला श्रीमंत व्यक्ती होता आणि ज्यावेळी report बाहेर आला ना त्याच्यानंतर तिथे stalks एवडे घाणेरडे पडलेना तिथे कि ते direct तिसरा वरुण तो पंधरावर विसाव्या स्थनावर गेला आहे अरे बापरे!

! म्हणजे कुलनारे म्हणजे असा व्यक्ती म्हणजे असा थानच नाही आहे कि म्हणजे राऊ शकते किवा के काय करू शकते आता असा नाही.

मी आहे, माझ्याकडे सगळे आहे ती तर माझ्याकडे ते काहीवी राहणार नाही, ते कधी आपले आता हे विचार तरी घेऊन अपल्या पुढच्या भविष्यात राहिल नय राहिलता

मग तुझा यहाचा अ अ अ नोकरीसाठी जागा कुठली बघालस तेच पुण्यमधे कर बाहेर कुठे? पुण्यातच - पुण्यातच

पण मला वाटते तुला सुट मिळु शक्ते जर तु सांगितलास के माझा अशा -अशा ठिकाणी job लागला किवा मला असे -असे internship लागला. तर तु मला वाटता सांगितलास असता त्यांनी तुला तुला तो हे विचारत येल येतील त्या मानघणी आणि मला वाटता मग त्याच्यानंतर तुला regular ATTENDANCE चा काही problem नाही होणार. पण तुला फक्त exam वेगरे द्यालाल यावं लागेल दोन Exam असतात त्या आपल्या त्या साठी यावं लागेल

ठीक हय, बघू

हो ना, आता काय आपण आपल्या हातात फक्त अभ्यास कारण आणि आपण आपले जे skills आहेत ते चांगले करण्याचा हम्म हम्म तेच आपण फहक्त आपल्या स्वतःच्या हातात जे काही आहे ते करू शकते. बाकीचा जे मग होईल ते होईल हा ना, बाकी के चे ते होईल ते होईल

ते तर आहेस. बघू आपल्याकडे अजुन भरपुर वेगळा Company आला आहेत. तेच कुठल्या ना कुठल्याही चांगल्या Company होईल . एकदा -एकदा आपण त्याचात घुसलना तर, काय त्या industry वेगरै मध्ये तर आपल्याला तिथे जाऊन शिकून मग parts of वेग वैगरे वाटणार दुसऱ्या COMPANY मधे वैगरे जाण्यासाठी किवा मघ अपल्याला समजेल के आपण उच्च शिक्षणासाठी जाव के COMPANY समधे continue करावा. तेस म्हणजे एकदा तसेच starting भेटलाना. तर म्हणजे अ कसे त्याचा वातावरणात ढाळून अपल्या खूप काय माहिती मिळून येते

फक्त ते एक start भेटायला पाहिजे बाकी काय नय चालेल चालेलया बघू आपण भेटूना नंतर आणि बोलू यह विषया कधीतरी हो - हो, चालेल - चालेल

hello hi ओंकार hello अं काय चालंय? कशी आहेस? काय मी मस्त मजेत तू कसाय तुझंच सांग अं मी पण मजेत आता काय जेवण झालं आता बसलोय जरा म्हणून म्हणलं तुला call करावा तर तू काय receive केलाच नाही हा मी जरा बघ मगाशी थोडं बाहेर गेले होते त्यामुळे तुझा call नाही उचलू शकले okay प अं पप्पा भेटले होते ते बोलले की अं तू कायतरी job चं बघतेस म्हणून नवीन laptop पण घेतलाय हो आरे job search करत होते आणि मला नवीन job पण भेटला सांगितलं का तुला माझ्या बाबांनी हो ते ते मगाशी market मध्ये आलेले त्यावेळेस अं बरंच सामान होतं त्यांच्याकडे त्यामुळे ते अं जाता रस्ता cross करतांना थांबलेले होते त्यावेळेस मी त्यांना पाहिलं काय आज party वगैरे आहे का घरी बरंच सामान होतं त्यांच्याकडे नाय party वगैरे काही नाही असंच रोजचं सामान आणलेलं होतं रोजचं सामान एवढं? की महिन्याचा अं अं सगळा किराणा होता हा तेच महिन्याचा सगळा भरतो एकदाच हा तेच मी पाहिलं मगाशी त्यावेळेस ते बोलले होते अं त्यामुळे बोलता बोलता असा विषय निघाला तर ते बोलले की हा laptop वगैरे घेतलेलाय म्हणून तू काय तरी online अह job अह job संधर्बात कायतरी तुझं चालेलं आहे त्यामुळं तुमच्या field related त्यामुळे ते तेच सांगत होते हा! आरे नवीन नाय घेतला laptop मला job भेटला ना अं त्यानं त्याच company मला provide केला तो laptop

हा हा हा मी पण अरे मला पण work from home भेटलाय work from home चं करतीये मी सुद्धा okay छान झालं मग आता अं हे तुम्हाला अं online work ला पण हे पण salary पण चांगली असेल आणि बसून काम त्यामुळे काय तुम्ही मज्जेतच हो आणि आपल्या घरी बसून होतंय आपल्या वेळेनुसार करता येतं हो तेच ना

बाकी काही आणि आणि जो आधीचा जो आधी job करत होता त्याच काय झालं? तो सोडून दिला का तू? अं नाय आजून सोडले नाहीये पण सोडणार आहे मी, मी जरा change साठी काहीतरी असच work from home सारखाच कोणतातरी job जो की online असेल किंवा असं तर खूप धावपळ होते न त्यामुळे शरीराकडे लक्ष पण राहत नाही आणि बराच stress पण अं relax जरा डोकं पण शांत राहील आणि कामावरती पण focus करता येईल okay बरोबर ये तुझं कारण की बघ स्वतःकडे पण जरा लक्ष दिलं पाहिजे आणि घरच्यांना सुद्धा वेळ देता येतो जर work from home job असल तर हो तेच ना म्हणून तर ते पप्पा बोलले की तू अं तुला जरा माहिती आहे त्यातली तर तू सांगशील म्हणून म्हंटल की त्यासाठी मी त्या संधार्बत call केला होता ok हा सांगेल की तुला सांगणार हा तेच म्हणलं की अं नक्की काय काय केलं होतस किंवा कसं अह reference तुला कोणी दिला का किंवा नक्की job साठी कसं apply केलेलं? मला तेच जाणून घायचं होतं अं तसं job अं शोधेन काय नाय बघ मी जेव्हा final year मध्ये होते ना माझ्या तेव्हा मी linkedin ला माझी profile open केलेली तेव्हा त्यावेळी okay linkedin ला तर माझी पण आहे

linkedin वरती खूप साऱ्या सगळ्या कंपन्या असतात सगळे professional लोकं असतात आणि सगळे job करणारे असतात तिथे आपला business grow करायला आलेले असतात तिथं आणि मग मी असच म्हणजे सवय लागून गेली मला ते दररोज scroll करायला linkedin पण मग ते daily routine बसलं असच linkedin वरती एक अं आलं होतं job साठी work from home ते त्या link वरून apply केलं click केलं तेव्हा असच होऊन गेलं linkedin मुळेच मला help झाली okay म्हणजे मला linkedin आता रोज use केलं पाहिजे का तर मला हे करायला job शोधायचा असेल तर की असं काय नाहीये की फक्त vacancy आली की तर हे करायचं काय आहे का? हा म्हणजे असं काही नाही linkedin वरती पण भरपूर म्हणजे job च्या जर आपण अं अह section मध्ये गेलो job च्या तर तिथे आपण बघ वेग वेगळं आता तू तुझ्या तुला पाहिजे तो job search करू शकतो त्याला filter पण add करता येतात बाबा मला ह्या area मध्ये पाहिजे किंवा work from home पाहिजे एवढी एवढी salary पाहिजे ह्या range मध्हे सगळं म्हणजे मी त्या available आहे तिथून पण बघू शकतो किंवा मग linkedin वर नाहीच झालं तर बाकीचे google ला वेग वेगळ्या website पण येत बघ अह naukri dot com झालं किंवा हम्म quikr dot com अजून

okay म्हणजे online applications बरेच येत की जे अं job साठी आपल्याला useful आहेत searching साठी हो खूप सारं application आहे ठीक आहे आणि काय बरं मला अजून विचारायचं होतं हो कॉ कॉलेजला किती किती दिवसांपूर्वी गेलेली अह

हो अह स सर भेटले होते मध्ये ते विच ते पण विचारात होते की काय काय चालय वगैरे हे ते म्हणलं ते एक सांगावं म्हणून म्हणलं अं त्यांना तेच सांगितलं की अं job searching सुरु ये पण तुझं तू job ला लागली ही मला पण आताच समजलं म्हणून मग मी ते त्यांना बोलो होतो त्यावेळेस मग ते पण सांगत होते की job work from home मधून बरा आहे आणि online जेवढा आपण करू तेवढं अं म्हणजे family साठी पण चांगलं होतं आणि आपल्याला पण अं mental peace अं मिळतो हम्म जेणेकरून अह असं बाकीच्या काय भानगडी वगैरे आपल्या राहत नाहीत की अं company तलं राजकारण वगैरे हे ते अह असा काही issue पण येत नाही आणि आपलं काम आणि आपण growth साठी चांगलं राहतं

हा तो पहिला job काय मी शोधला वगैरे नव्हता ते माझे काका होते त्यांनीच मला लावला होतं

हा त्यामुळे मी काय त्याच्यासाठी एवढं ही केलेलं नह्व्त हो ना job शोधणं पण जरा अवघड ये पण online मुळे बघ मला वाटतं खूप सारं सोपं झालंय job शोधणं तू online try try कर एकदा job शोधायला हो चालेल बघेन की आणि मला हे एक विचारायचं होतं की linkedin वर अं linkedin जे application ये त्याच्या वरती आपली जी profile असती त्याच्यावरती काय update वगैरे करायला लागतं का information म्हणजे माहिती जी आपण भरतो ती काय update वगैरे करावी लागती का ती म्हणजे आपण समजा आता एक job केलाय किती दिवस केलाय वगैरे परत अं काय काय आपले certificate चे course येत किंवा आपण

नाय नाय हे टाकाय हे टाकणं खूप गरजेचंय बघ linkedin वर आपण कोणत्याहीकंपनी साठी किंवा कोणत्या तरी कोण ना कोण कसंही apply केलं तर ते पहिली तुझी profile बघतात आणि त्या profile वरूनच एक सत्तर टक्के chances असतात की आपलं selection होण्याचं मग तिथे तू तुझा experience पण add केला पाहिजे तुझी आता सध्याची current position काय ये ते अं add केलं पाहिजे तुझी summary काय बाबा तू कश्यात संबंधात job शोधतोय आणि तू आता present मध्ये कसाय? ते तू तुझ्या summary मध्ये टाकू शकतो तुझे जे काही certificates असतील किंवा licenses असतील ते पण तिथे upload करू शकतो जे काही courses केलेत अशे online वगैरे त्याचे पण certificates तिथे upload करायचे त्यांनी कसं आपली profile एकदम अशी attractive दिसते होते education पण टाकायचं education चे degree certificate वगैरे सगळं आणि मग त्यांना असं direct ते फक्त profile बघूनच select करतात मग मी असं interview सुद्धा नाही just बघितलं काय काय असं येतात की स्वतःच ते कंपनीतले लोकं त्यांना अह हे पाहिजे असतं employee पाहिजे असतात मग ते अह असच just आपण search करता करता एखाद्याची profile दिसली की अं तुझं headline असेल तर अह अं open for work असं असेल तर just ते त्यातून तुला DM करू शकतात की आमच्याकडे vacancy वगैरे जास्त तुझी profile बघून okay समजलं समजलं मला मग तुला पण job असाच असाच मिळाला आहे का? की अं online search करून vacancy अं जिथं जागा भराय पाहिजे होत्या तिथं apply केलं आणि लगेच हे केलं कारण तुझं तर इंग्लिश पण एवढं चांगलं नह्व्त तरी पण तुला लगेच job लागला आणि चांगलं package पण मिळालंय हो आरे माझं कसं झालं मी तुला सांगते मला linkedin ला स्वतःहून DM आलेलं एक just profile update ठेवलेली माझी त्यामुळे हा म्हणजे तू रोज रोजच ते use करत अशील त्यामुळे तुझं ते routine अं ते असल्यामुळे तुला ते अह update ठेवण्यामुळेच त्यांनी अह preference दिला असेल हो मी तर insta न ह्याच्या पेक्षा जास्त linkedin चं बघायचे दिवसातले तीन तास तरी at least linkedin वर असायचे आणि बघ एक मी न बघ आपलं जेव्हा profile photo असतो ना तिथे आपण ते तर tag लावता येतात open to work असं खाली last आणि त्या open to work मधून ते जे काय लोक hire करतात ना hiring वाले tag लावतात त्यांना open to work वाल्याना DM करता येतं direct त्यातून ते DM करतात just दिसतात तेच त्यांची profile बघतात त्यांना आवडली आणि त्यांचं त्यांना तसं माणूस जर हवा असेल त्यांच्या कंपनी साठी तर ते त्याला DM करतात

नाही एक फोटो ठेवायचा त्याने पण आपले हे पडती जरा ठीक आहे म्हणजे त्याचा पण आला परत खर्च सगळे job ला job इथे job अं पत्ता नाही salary राहत नाही आणि खर्चात खर्च सारखे सुरूच येत आता professional फोटो काढायला professional outfit घेऊन